आपण बघतोय की समोर ची मूर्ती एकदम मोठी आहे तिचा कलर व्हाइट आहे.

भिंतीला कॅमेरा दिसत आहे वरच्या साइड चा कलर व्हाइट आहे भिंतीचा कलर अ पिंक आहे आपण बघतोय एक चेअर तिथ लाकडची आपल्याला दिसत आहे.

आपण बघत आहे की ती समोर आपल्याला ती एक व्यक्ति दिसत आहे व गेट चा कलर आपण बघत आहे की--

समोर आपण बघतोय की एक मोठा जहाज आपल्याला इथ दिसत आहे आपण बघतोय की जहाजावर लिहिलेल आहे नाफिसा.

जहान आपल्या इथ लिहिलेल आहे.

समोर आपण बघतोय की हे एक इंग्रजांच्या काळातील मधले एक घडयाळ आहे आपण बघतोय की त्यांच त्याच काही तरी काम करताना आपल्याला तिथ लाकड लावलेली आहे.

माग घड्याळाच्या माग एक मोठी बिल्डिंग आपल्याला तिथ दिसत आहे.

अ ख खूप साऱ्या वा लाइट्स त्या आहे आपण बघत आहे की इथंच यांनी जाळी बनवलेली आहे. आपण बघतोय की का आपल्याला कोणीच इथ दिसत नाहिये. आपण --

एक लेडी इथ बसलेली आहे मागच्या साइड ला बघतोय की अजून एक देवीची मूर्ती आपल्याला मागे दिसत आहे.

समोर आपण बघतोय की एक जुनी बिल्डिंग एक जुना किल्ला आपल्याला दिसत आहेत.

समोरच्या फोटो मध्ये आपण बघतोय की एक डोंगर आपल्याला इथ दिसतोय आहे आपण बघत आहे डोंगरवरून फोटो घेतलेला आहे.

समोर आपण बघतोय की एक शाळा आपल्याला इथ दिसत आहे आपण बघत आहे की इथ दोन खुर्च्या आपल्याला इथ दिसत आहे.